तो अग चार महिने, आता सहा महिन्याचा होईल OKOK काय म्हणतात आणि काही नाही शांतता बस काही काम वैगेरे करतेस का? नाही आगा मग आता दुसरं विचार करतेय मी त्यासाठी तुलाच Phone केला होता कि काय अग थोडी Frustrate झाली आहे

हो अग माझं बाळ पण सहा महिन्याचं आहे त्याच्यामुळे मला बाहेर कामाला पण जातात येत नाही घरात थोडी आर्थिक चणचण आहे म्हणजे माझे Mister याना थोडासा Corona नंतर थोडं अह

म्हणजे Problem झाला होता ना ग मग आता त्याची खूप ओढा ताण होते आणि मला Support करायची इच्छा असून सुद्धा मला काही करता येत नाही कारण हा खूप छोटा आहे मग पूर्ण वेळ मी बाहेर पण Job करू शकत नाही त्यामुळे काही समझत नाही अग काय करू आग तू बाहे र

नाही नाही तुला बाहेर Job ची गरजच नाही तू Freelancing करू शकतेस ना

Freelancing म्हणजे आता काय तू कुठे Aplly केलास आणि तुला घरातून काम करायची जर का संधी मिळालाय एखाद्या Comapny ने तुला सांगितलं कि तुझं Interier design च क्षेत्र आहे बरोबर ना तु जर का त्यानं सांगितलं कि तू घरात बसून Design करून देऊ शकतेस. किंवा कोणाच्या काही Quiries असतील त्या Solve करू शकतेस जर कोणाला काही आणखी एखाद बागेचं Design करायचं आहे

ए हो छान Idea आहे माझ्या डोक्यात नाही आली ग नाही कर्ण मी स्वात सुद्धा हेच काम करत आहे सध्या फक्त तुझं माझं क्षेत्र वेगळं आहे. पण मी सुद्धा तुला माहिती आहे ना मी एक वर्तमान पत्रात Subeditor म्हणून काम करत होते माझी आई आजारी होती फार

मग त्याच्या मुले मी ती नोकरी सोडली मग आई असतानाच मी Freelancing writing सुरु केली म्हणजे वेग वेगळ्या विशयानावर मी लिखाण वैगेरे मी सुरु केलं कारण शेवटी मला सुद्धा पैश्यांची गरज होती. आणि आई कडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक होत. मग मी अं काही अश्या Company ना किंवा

आई कडे लक्ष देता आलं आणि सगळं करता आलं मला त्यामुळे तुही तस करूशकते अच्छा म्हणजे Freelancer म्हणजे अशी व्यक्ती जी आपलं कौशल्य वापरून म्हणजे Customer शी स्वतंत्र रित्या करून पैसे कमाऊ शकते बरोबर अगदी बरोबर त्याच्या Skill चा म्हणजे आपल्या Skill चा वापर करून इतरांचे Online offline काम करणे.

त्याच्या वरती तुझं Profile बनव एक त्याच्या मध्ये तू संपूर्ण तुझ्या Skill ची माहिती ताक जे काय असता त्याचे Column असतात ते बघ कसे काय असतात आणि त्या प्रमाणे तुला त्याच्या मध्ये तू Option पण टाकू शकते कि तुला Freelancer म्हणूनच काम करायचं आहे. म्हंणून. म्हणजे तुला जेवढ्या Offers येतील ना त्या सर्व Freelancing चमध्ये येतील आणि कधी तुला कोणी नोकरी च विचारलं तर त्याना सांगू शकते कि मला आता नोकरी करता येणार नाही पण तुमचं काही काम असतील तर मी घेऊ शकते. अच्छा व्यवस्थित त्या मध्ये तुला पैसे त्याचा मध्ये चांगला मिळू शकेल. तुला साधारण पणे IDea असेल न कि तुमच्या काम मध्ये किती पैसे हम्म मिळतो

हो हो हो अगदी. तुझं हे Freelancing म्हणजे खर सांगू एक प्रकारचं आपलं Business च असतो म्हणजे आपण तिथे नोकरी करत नाही कोणाची हम्म तुला वेळेचे बंधन नाही. तू कधीही काम करू शकतेस बरोबर ना तुला कोणी सांगितलं कि मला रात्री पर्यंत Design हवा आहे तरच तुझ्यावर थोडा Pressure येऊही पण ते नेहमीच Pressure नाही आहे ना जस Job मध्ये असत कि तुला असकली उठून जायचं आहे असं Pressure असणार नाही ते अच्छा कधी तू काम करू शकते तुझ्या मना प्रमाणे तुझ्या बाळाची सगळी व्यवस्था करून हम्म जेवण वैगेरे करून सगळं करून काम करू शकतेस तू ए पण काग त्याच्या साठी म्हणजे काय मला माझीही Ad वैगेरे लागवावी लागते का म्हणजे माझा Portfolio या सर्व गोष्टींची गरज असते हो थोडासा तुला बनवावं लागेल कारण तुझा अनुभव काय आहे ते पण कळायला पाहिजे ना अच्छा हम्म एक चांगला चांगला Resume बनव तुझा हम्म आणि तो Job portal वर Upload कर

म्हणजे तुला तुझ्या समझ कामाचे हजार रुपये झाले एखाद्या कामाचे तर ते तू कस सांगणार ना कि हे एवढे हजार झाले तोंडी तर नाही सांगू शकत आपण तर त्या वेळे हम्म ते आपण Computer मध्ये आपण Word मध्ये सुद्धा बनवू शकतो आप्ण Invoice मी तुला एक Proforma पाठवेल त्याचा तुला कस असता invoice हम्म आणि त्याच Net वरती सुद्धा आ Available आहे ते Ok

कारण त्याच ना तुला मग म्हणजे त्यांच्या कडे ते जाईल ना तस आणि ते लिखित मध्ये असणार ना ते Writing मध्ये असणार कि तुझे हम्म हजार रुपये झाले मग ते तुला तुझ्या Bank account ला Transfer करतील अच्छा होई पण छान Idea सांगितलीस कि म्हणजे आतापण मी Suppose कुठे गेली म्हणजे आई कडे जरी गेली तरी मी माझं काम करू शकते हो अगदी अगदी कुठेही आई कडे जर गावाला Network असेल अश्या ठिकाणी गेली तर तुला काम करता येईल

हो म्हणजे हम्म बाळा कडे तुला पूर्ण लक्ष देता येईल. हम्म तुला Tension नाही यांच्यात आणखी एक कस माहिती का हम्म काय कि तुला एखाद काम नको हम्म असेल म्हणजे खूप जास्त Heavy असेल काम नाही बा बा नाही मला हे नाही करता येत Easily नाही पण म्हणू शकतेस ना हो ते तर आहे मध्ये कस Job मध्ये तुला accept करावं लागत Exactly त्याच्या मध्ये तू ला सग्गळं म्हणजे तू मालकीण असते त्याची जस मी म्हटलं कि तो तुझा Business असतो एक प्रकारचा हम्म एक पण म्हणजे अजूनएक त्याच्यात एक फायदा पण आहे जेवढी आपली capacity आपण तेवढं काम करू शकतो अस हे ना हो हो जस सोयी प्रमाणे करू शकतो करू शकतो हा जरा कोना चे काही Restriction नसत न काही काही

वर्तमान पत्रात ना नेहमी असं गडबड गोंधळ असायचं अरे आज हे झालं आज ते झालं आज मी हे केलं मी ते केले किंवा असं म्हनाला नाही तर मग असा म्हणाला अभिनेता तस म्हणाला असं भरपूर काय काय असायचं तर ते आपण Miss येथे आणि माझ्या काम मध्ये वेगळी च Bonding असते ना ग हो आपल्या त्याच्या सोबत एक Relation बनत त्या सगळ्या गोष्टी हा ना म्हणजे तिथे Office वर पण छान असत पण ना इलाज आहे माझं हो तेच ना काई चांगल्या गोष्टींसोबत काही अश्या गोष्टी पण येतात ज्या आपण टाळू शकत नाही तेच तर चल ठीक आहे बाळ मोठं झालं कि तू Job पण करू शकशील आहे तो लहान असे पर्यंत त्याला तुझी गरज आहे तो पर्यंत तुला हा Option आहेत चांगलं. ते तर आहेच जर तुला काही Company माहिती असतील ना तर तू त्यांना Direct approach पण होऊ शकतेस ज्या ज्या Interier Decoration नावाजलेल्या Company असतात तू त्यांना Direct जरी विचारलास ना तरी ते लोक काम देतात असं मला वाटत हो असेल ना कारण बाकीच्या कारण मी IT मध्ये या सर्व गोष्टीं मध्ये ऐकल आहेपण मला त्यात्तल इतकं माहिती नव्हता आता मला तू बोलतेय तेव्हा मला कळत आहे

आणि Main म्हणजे बघ ना आपण म्हणजे आपल्यावर कोणाचे Bosses वैगेरे नसणार आपणच आपले स्वतः चे Boss ना

आणि काग अजून एक Doubt होता त्याला काही गुंतवणूक वैगेरे करावी लागते का तिथे आपल्याला काम मिळण्यासाठी नाही नाहीं नाही काहीच नाही गुंतवणूक. कश्याला गुंतवणुकीची काही गरजच नाही ना कारण तू तुझं Profile upload करणार आहे Job portal वरती तुला तीकडून Call येणार आहे कि आमच्या साठी हेही Design आहे हे कराल का वैगेरे ठीक आहे मी करेल माझे एवढे एवढे पैसे होतील असं तू सांगशील आणि जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा तू Invoice देशील त्यांना झालं संपलं

आणि Mobile laptop वैगेरे कशानेही मी काम करू शकते ना हा तर तुझ्या कामच तुला चांगला माहिती आहे कि कश्या software हो

हम्म छान आहे आग बऱ्याच बायका करता आता कस आहे आता बाळ आहे तुला तू Job केले आहे म्ह्णून तुला Job ची खंत वाटते अश्या अनेक स्त्रिया आहेत ना ज्या घरघुती स्त्रिया आहे म्हणजे ज्या गृहिणी होत्या पहिल्यापासूनच त्याना पण थोडासा अपाण म्हणतो ना हातचा खर्च होण्या साठी काहीं ना काही लागत मग त्या पण बऱ्याच जणी आहे असं काम करतात

चांगलं माध्यम आहे म्हणजे ते फक्त स्त्रियांसाठी आपण Baically बोलतोय बाळ असले किंवा घर मधील काम उरकावून आपल्याला ते करत येईल पण तुला सांगू का जे Aged लोक असतात ना त्यांच्या साठी पण चांगलं माध्यम आहे पन्नाशी नंतर म्हणा किंवा साठी नंतर माणसांचे नोकऱ्या असतील Business असतील त्यातलं हे कमी होत ना काही लोक नोकरी सोडतात त्यांच्या साठी पण चांगलं माध्यम आहे आणि अगदी एकदम घरातच बस त्या लोकांसाठी Freelancing हा खूप चान्गला माध्यम आहे अच्छा पण का ग त्याचे Drawback पण असतील ना म्हणजे Suppose आपलं Job करत असतो त्या वेळी तिथे Safty असते, हणजे पाळायला माहिती असते कि आपल्याला Client मिळणार आहे किंवा Month to month payment मिळेलच

हा म्हणूनच म्हटलं ना हा एक प्रकारचा Business आहे जस हम्म Business मध्ये Risk असते ते तर आहे तशी यांच्यात सुद्धा Risk आहे जस मी मघाशी जस हम्म मी म्हटलं कि तुला एखाद काम जमणार नसेल तर तू नाही म्हणणं सांग नाही म्हणून सांगणं म्हणजे याचा अर्थ तो Client तुटणार ना मग त्याची जबाबदारी पण तुला घेतली पाहिजे. कि बाबा मी नाही म्हटलं तर Client जाईल कारण ते Client जण तुझ्या साठी सोयीस्कर आहे कि कस हि करून मोठंल काम घेता आला तर घेणं सोयीस्कर आहे याचा विचार तू करायला पाहिजेस म्हणज़ेच काय होत ना Freelancing करताना एखाद्या Businessman सारखा विचार करावा लागतो कि मला तोटा कश्या मध्ये जास्त आहे कि फायदा जास्त आहे हम्म कश्या मध्ये तो विचार आपण केला कि आपल्याला ते होत बरोबर हम्म ते तर आहेच आणि Market मध्ये टिकून साठी आपल्याला म्हणजे Clent मिळविण्यासाठी आपल्या Skill continue improvemnt करावं लागत असेल

तेच तर याचे Drawback पण आहे आणि फायदेही आहे असं हो प्रत्येक गोष्टीला Drawback आणि फायदे दोन्ही असतातच ना ते तर आहे आणि तू कर ते तुझ्या साठी तर चांगलं Option आहे आणि मला वाट कि तुला Easily मिळतील कारण आता कास आहे Interier च बराच लोक करत असतात ना हम्म City मध्ये Cities मध्येच नाही फक्त गावोगावी सुद्धा लोकांना Interier च हवं असत हो ते तुला कुठे मिळू शकत सगळ्यात Important म्हणजे Time table fix माझं नाही आहे. बाळ जेव्हा झोपेत तेव्हा मी करू शकेल असं मग त्याच्यामुळेह्या मला म्हणून तू हे या सांगते तर त्यामुळे मला असं वाटत कि नाही आता करायलाच हवं या मध्ये काही वेळा पत्रक नसत काही Time table नसत आपण आपल्या मर्जीचे मालक असतो हवं तेव्हा करू शकतो. म्हणजे रात्री आपण Suppose मला दिवस भरात वेळ नाही भेटला तर मी रात्री करू शकेल ना

आता मी म्हणजे ठरवलंच आहे कि आता Freelancing करूया असं हो एखाद Job portal वरती सुद्धा ResumeUpload कर आणि तुला ते Easy जाईल मग

र जर काही चुकी झाली आता काम मध्ये चुकतर होणारच तर मग आपण Responsible आपण असं दुसर्यांना नाही ठरवू शकत ना तिथे नाही नाही हो ती संपूर्ण जबादारी तुझीच असते OK हम्म त्यासाठी आपण ते म्हणतो ना कि त्याच्या मध्ये Risk factor आहे तो हा Risk factor हा आहे कि ती जबाबदारी पूर्णपणे आपली असते

पण ते च ना आपण जो पर्यंत काम करतो तो पर्यंत पैसे मिळत असतील आणि ज्या दिवशी काम बंद झालं त्या दिवशी पैसे येन बंद होतात

असं मला वाटतंय हो त्याची गरज पण आहे आणि आहे वेळ म्हणजे तो

हो चालेल तू केलेस ना तुला job वैगेरे लागला चांगला काम सुरु झालं तर कळवं मला हो हो नक्की आणि thank you so much आणि बाळालाही काळजी घे आणि तुझी पण काळजी घे

हो हो चल Bye mobile फेकुन द्यायचा the social dialima नावाच्या माहिती पटामध्ये एक दृष्य आहे. एक अल्पवयीन मुलगी सतत mobile मध्ये डोक खुपसून बसलेली असल्याने तीला तीचा mobile एका घट्ट बरनीत ठेऊन तीला चोवीस तासांकरीता mobile दुरावा सोसण्यास भाग पाडले जाते. ती मुलगी कशी बशी रात्र काढते. सकाळपासून तीला mobile हातात घेण्याची इच्छा होत असते. कशी बशी ती शाळेत जाते मात्र शाळेतून परत आल्यानंतर तीला हा दुरावा असाह्य होतो.

अठरा वर्षाखालील मुलांकरीता मोबाईल बंदीचा ठराव मंजूर केला मुले PUBG सारखे game खेळतात व त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. म्हणून हा निर्णय घेव्याचे ग्रामपंचायतीचे म्हणने आहे. mobile न वापरण्याबाबद मुलांचे समोपदेशन पालक करणार आहेत. मात्र त्यानंतर तरूनाई कडून mobile चा वापर न थांबल्यास दंड थोटावण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील वडगाव येथे सायंकाळी सात वाजता ग्रामपंचायत कार्यलयात वरील भोंगा वाजतो लागलीच लोक घरा घरात तील TV बंद करतात, मोबाईल खाली ठेवतात मुले अभ्यास करतात, किंवा मैदानी खेळ खेळतात, बायका स्वयंपाक करतात, कुटुंबाशी संवाद साधतात. mark form मुळे शहरातीलचं नव्हे तर ग्रामीन भागातील लोकांचे जिवन फार बदलून टाकले आहे. mobile असून अडचन नसून खोळंबा आशी परिस्थीती झाली आहे. mobile मुळे भौगोलीक अंतर शुन्यावर आनले आहे. विदेशात असलेल्या नातलगासोबत क्षनार्धात video call द्वारे संम्पर्क साधता येतो. नातलग, शाळा, महाविद्यालयातील मित्र यांच्या संपर्कात राहता येते. माणसाचे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील माण्यवरांशी संबंध ही सध्या सध्याच्या काळात शक्य आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांसोबत जोडुन घेण्याचे तुमचे अर्थीक सामाजीक वैद्यकीय कायदेशीर समस्या सोडण्यास मदत होते. mobile आपल्या सोबतच सतत असल्याचे असे आणखी आनेक लाभ आहेत. परंतू त्यावेळी mobile मध्ये आपले गुंतून जाणे हे आपल्या मनाकरीता व शरीरा करिता हानीकारक आहे. Facebook, Instagram, WhatsApp वगैरे social media मोफत असल्याचे वर्गिकरण भासत असते. तरी प्रत्यक्षात अशा चा sites करिता आपण सारे विक्री योग्य products आहोत. आपण आई वडील भाऊ बहीण बायको मुले ह्यांना आपल्या आवडी निवडी बद्दल जेवढी माहिती नाही तेव्हडी आपल्या mobile मध्ये सतत सोपवण्या मुळे या company न्यांना आहे. आपण काय पहातो? आपल्याला काय आवडते? आपले व्यक्तिमत्व कसे आहे? या नुसार आपल्याला आवडते तेचं दाखवले, व खरेदी करण्याकरीता पुढ्यात ठेवले जाते. जादुगार जेव्हा आपल्याला एखादा पत्ता काढायला लावतो व बरोबर ओळखतो तेव्हा आपण अवाक होतो आपल्याला वाटते आपण आपला आवडीचा पत्ता काढलाय. प्रत्यक्षात आपण जादुगाराच्या आवडीचा पत्ता काढलेला असतो. तसेचं social media चे आहे. येथील life स्पर्धा अल्पवयीन पिढीला नैराश्यात ढकलत आहे. विदेशात पंधरा ते एकोनीस वयोगटातील मुला मुलींच्या आत्महत्येमध्ये सत्तर टक्के दहा ते चौदा वयोगटातील मुला मुलींच्या अत्महत्येमध्ये एकशे एक्कावन टक्के वाढ झालेली आहे. भारतातील life किंवा trolling मुळे होणाऱ्या अत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. लहान वयात social media मुळे होणारी मैत्री porn चे आकर्षन व त्यातून स्वतःच्या लैंगीकतेचे चित्रीकरण केल्यामुले उधवस्त होणारी कुटूंबे तसेच mobile वर link पाठवून

त्यामुळे त्याचा विकृत वापर करित आहेत. तसेच YouTube वगैरे मुळे आनेक गुनीजणांना व्यासपिठ उपलब्ध झाले आहे. बांशी ग्रामपंचायतीच्या mobile बंदीचा निर्णय टोकाचा आहे. त्यापेक्षा वडगाव मधील नेमने स्वयंशिस्थीच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. एका राज कन्यचे एका दरिद्री मुलासोबत प्रेम जुळले राजाने त्या दोघांना एकमेकां पासून दुर करण्या ऐवजी त्यांना एका दोरखंडाने गच्च बांधून ठेवले. काही काळ त्यांना ते सुखा सुखावं वाटले मात्र काही वेळानंतर ते एकमेकांना अक्षरषः मारु लागले mobile चा सकतीचा दुरावा त्याचे प्रेम अधीक तिव्र करू शकतो. परंतु mobile चा डोलसपणे वापर करण्या करीता स्वयंशिस्थ पाळली तर हा social dialima सुटकेशी सुटू शकतो. morning walk साठी गेलेल्या व्यक्तीला वहानाने उडवीले. कडोली कडोली ते गोरपाड पाडळी अं राज्यमार्गावर माले फाटा येथे शुक्रवारी सकाळी morning walk साठी गेलेले सहदेव राजाराम कदम वय पासष्ट राहनार गौरी कल्ली कडोली ताल तालूका पन्हाळा. यांना अज्ञात वहाणानी धडक दिल्यानी त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद कडोली ठाण्यात झालेली आहे. अधीक माहिती अशी सहदेव कदम हे नेहमी प्रमाणे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास morning walk ला गेले होते. कडोली बोरपादळे रस्त्यावरील पाण्याचे अंघोळ एक येथील वन वळणावर एकदम यांना पाठीमाघुन अज्ञात वाहणानी धडक दिली. त्यांच्या डोक्यात व छातीत जबर मार लागल्याने रस्त्यावर पडले होते. यावेळी morning walk साठी आलेल्या नागरीकांनी कदम यांना तातडीने उपचारासाठी कडोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारा पुर्वीच मृत्यू झाल्याचे Doctor यांनी सांगितले. कदम यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहीत मुले असा परिवार आहे.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

याव्यतिरीक्त खेळाडूसाठी studded फुटबॉल, बूट shin pad आणि matching sleeves लागतात. या गोलरक्षकासाठी pad हातमोजे इत्यादी असतात. hello हं आवाज येतोक का माझं